अच्छा अच्छा नाही software development ठीके पण java मध्ये पण वेगळेवेगळे प्रकार असतील ना basic, advanced काय केलं तू अच्छा अं म्हणजे course java मध्ये पण झालाय आणि advance मध्ये पण झालाय अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा काही नाही गं तुमच्या mummy चा phone ए ना बंद आहे सध्या, तर जेव्हा आता तुम्ही जाल तेव्हा mummy ला नवा phone घेऊन द्या

हो द्यायचं च ए, द्यायचं च ए घेऊन त्यामुळे, नाही हे पण बोलत होते कि कोणता mobile घ्यायचा कि बटणांचा घ्यायचा कि कोणता JIO चा घ्यायचा मग म्हटलं जरा थांबू म्हटलं, लग्न पण ए आणि मी बोलले होते mummy ला कि mummy ला बोलले होते कि लग्नाला पण नाही का म्हणजे पाहुण्यांना त्यांना phone करायला लागणारच ए तुम्हाला mobile घ्यावा लागेल, त्या बोलल्या आहे घरच्यांचे सगळ्यांचे, सगळेच राहता घरी कशाला काही गरज नाही काही नाही हो ती मला तेच म्हणतीये कि मला म्हणते कि नाही मला कशाला mobile ची गरज ए, म्हटलं तसं नाही गं असं कसं होता माहितीये का काही वेळा असं कसं होतं कि माणसाला वाटतं कि आता लोकं लांब लांब लांब, तुम्ही तिकडे हैदराबाद ला, आम्ही इकडे भोपाळ ला असं स्वतःच video call केला स्वतःच photo पहिले status पहिले लोकांचे status मध्ये लोकं photo याचसाठी ठेवतात कि सगळे पाहतात आपले नातेवाईक वेगैरे बऱ्याच वेळेला आपण एकमेकांना phone नाही करत किंवा एकमेकांशी बोलत नाही पण असं होतं ना कि status अच्छा सोनाली अच्छा गेलीये फिरायला सोनाली इकडे आहे, राहुल तिकडे आहे आम्ही इकडे आहे म असं पाहून जरा छान वाटत ना, त्याचसाठी मग mobile असं सगळ्यांना च असं वाटत कि पाहिजे आता आता आता आमची mummy तर mobile ला नको च म्हणते ठीके

ह्या जुन्या पिढी च्या लोकांनी फक्त ऐकायचे च phone ते पण नि पाळलेत आणि आता जर त्यांना आपण अशे android phone दिले तर खूप हे होतं म्हणजे अं सगळ्या गोष्टी चालवणं खूप होऊन जातं

म आता काय करणार, आता तुमच्या mummy ला शिकावं लागेल, आता तुमची mummy आहे म्हणजे ते शिकणं आणि ते चालवणं या सगळ्या गोष्टी असं आहे आता शिकवणारा पण पाहिजे ना असं तिला तिला तीच गोष्ट सांगणारा नाहीतर आपण दोनदा सांगतो आणि तिसऱ्यांदा सांगायला पूर्ण हे होऊन जातं आपलं कसं कसं बोलली तू म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्याला संयम ठेवावा लागेल जेव्हा आपण कुणाला काही नवीन गोष्ट शिकवतो तेव्हा आपल्याला संयम ठेवून ती गोष्ट दोन वेळा चार

आठ वेळा सांगावं लागेल तरचं ती गोष्ट मग अशी होईल. म्हणजे आता जुन्या पिढीतल्या सगळ्याच लोकांनी, आमच्या papa नि मात्र पण सगळंच शिकलं म्हणजे जेव्हा computer आला ते पहिले typewriter वरती typing करायचे pappa आणि जेव्हा computer आला तेव्हा ninety four मध्ये म्हणजे चौऱ्याण्णव साली त्यांनी computer शिकला म्हणजे वेगळं होतं ते पहिले black and white घेतला मग color screen घेतली म्हणजे त्यांनी सगळं शिकलं bill कशी काढतात त्याचं software पण बनवलं एक जणाकडून software बनवून घेतलं billing चं software असं सगळं त्यांनी शिकलं त्याच्यानंतर android चा साधा mobile होता android म android चा mobile आला मग android चा mobile पण त्यांनी शिकला, त्याच्यानंतर mail वरती reply पाठवणं, mail वरतून order देणं हे पण त्यांनी शिकलं म्हणजे कारण आता कसं होतं अं whatsapp वरती order नाही चालत mail वरती order लोकांना mail पाहिजे असतो order चा हा हा हा ते जरा professional वाटतं हा professional वाटतं नाही professional हा पण त्याचं papa नि सगळं शिकलं म्हणजे mail करणं mail वाचणं, म ती attach file बघणं, म्हणजे साधारणपणे दोन हजार आठ ते नऊ च्या दरम्यान त्यांना हे सगळं येत नव्हतं

आणि मग ते स्वतःच mail वरती अं mail forward पण करतात mail read पण करतात mail send पण करतात सगळ्या गोष्टी करतात, हि खूप मोठी गोष्ट आहे वयाच्या साठ वर्ष वयांनंतर सगळ्या गोष्टी शिकणं त्याच्यानंतर त्यांनी whatsapp पण शिकलं म्हणजे सगळ्या च गोष्टी, जसं जसं update होत जातं ना तश्या नवीन नवीन गोष्टी, facebook चालवतात ते instagram नाही चालवत ए पण सध्या facebook चालवतात instagram आम्हीच त्यांना म्हंटलं नका download करू कशाला चालवतात, म्हणजे social media वरती सुद्धा active असतात. अस नाहीये, आम्ही त्यांना photo पाठवले तर त्यांचे status update करतात social media वरती , हा हा, रक्षाबंधनच update करतात दिवाळीच update करतात, म्हणजे त्याच सुद्धा असा काही नाहीये कि त्यांना त्या गोष्टी येत नाही किव्हा काही नाही. म्हणजे अस काहीइन ना काहीइन लोकांनी फक्त android mobile लच शिकले android mobile कशे शिकले फक्त, whatsapp, facebook पुरते मर्यादित, पण त्यांनी आपल्या कामाचंच सगळं शिकून घेतला त्याचा वरती, computer वरती. पण ती चांगली गोष्ट ए.

आजकल मधे mobile वगेरे पण अशे बनतेत कि आपल्याला handle करायला पण खूप easy जातात, जसं कि, असं नाही कि खूप अवघड ए काय असं त्यांचं फक्त एव्हड होतं कि daring करती नाई, नको बाई माझा कडून काई button कुठं दाबला जाईल आणि काही होईल असं, घाबरतात ते कसं असतं माहिती का कसं होतं माहिती का, सोनाली त्याच्यात पण असा प्रश्न ए त्यांचा कडून काही व्हायचा प्रश्नच नाहीये, ठीके

पण कसं होतं ज्याचा mobile ए ना, त्याची पण थोडी हिम्मत पाहिजे कि घे चालव बस पण हि जी वस्तू स्वतःची होते ना तेव्हा तेव्हाच माणूस चालवतो, आजीला म्हणजे माझ्या आईला कितीही वेळा आपण बोललो ना हा घे हा चालावं ती बोलते फक्त phone आणि तिच्या साठी संतू ने खास एक phone पण ठेवला होता घरी, काही दिवस वर्ष भर. तिचा जो apple चा phone होता छोटा apple चा तो तिनी तो घरीच ठेवला होता, म ती बुलबुल थोडी video पाहायला लागली मग तो कडून घेतला तिनी, ती म्हणे हा phone तुला ठेव याचा number पण तुला ठेव, तुला वाटेल तेव्हा फोने कर त तिला ते नाही म्हणजे ती नाही असा तिला काही नाही वाटलं video call तुम्ही लाऊन द्या, अ phone तुम्ही लाऊन द्या असं असं, म्हणजे असं हे नाय झालं म्हणजे तसा phone लवाईंची ती पण video call

त्याचा नंतर ती स्वतःच सगळ्या गोष्टी करणार, मला मला forward करणार. त्यांनी जेव्हा नवीन नवीन mails शिकले mail करायला, मला पहिला mail केला, मी mail मी mail पाठवायला शिकलो, तुला mail केला वाच. मंग असं मग त्याचा नंतर कुणाचा mail आला मी त्यांना म्हंटल forward करा, त्यांनी केला forward म्हणजे अता खूप मोठी गोष्ट हि गोष्ट आपण तर सगळ्या गोष्टी असं नाय कि लिहिता वाचता येण्या पेक्षा हि म्हणजे

वेगळी संकल्पनाह हो, मग ते कसा होतंय अता हे बघ तसं पाहायला गेलं तर माहिती मी तर असं पाहिलंय काम वाल्या ज्या बाया असतात आमच्या कडे ज्या बाईक येतात कामाला घर कामाला त्या सुद्धा इतक्या व्यवस्तीत पाने android mobile handle करतात. पण ती जी माझी पहिली बाई होती ती facebook वरती account, intagram वरती account ती reels बनवायची ना ती reels बनवायची photo टाकायची, खूप दिवसा मधे आणि ती अगधी माझ्या पेक्षा हि वयाने मोठी असेल आणि शिकलेली काहीच नाही आणि तुला माहितीये आणि वाचायला सुद्धा ती काही comments असा होतं तिचं म्हणजे इतकं हे होतं, ते कसं असं नाहीये

आपले शिकले ते आणि खरंतर या या सगळ्या या सगळ्यात महत्वाचा part ए म्हणजे. Lockdown मध्ये लोकांनी खूप शिकल म्हणजे या ज्या आपल्याला COVID च्या काळात ज्या काही हे आलत, त्या काळानंतर लोकांनी सगळ्या द्रुष्टी आपला सात केला. कारण लोकांना अनुभव आला की आता, आता काय आयुष्याचं काई नहिये, आपल्याला जे काही आहे ते एक आयुष्य आणि याचातच आपल्याला सगळे problem येते सगळ्या लोकांनी म्हणजे आमचे तर सगळे जे आजी लोकं होते ते सगळे whatsapp group मध्ये add आहेत. म्हणजे ज्यांचं वय सत्तर ए पंचात्तर ए, म्हणजे विशेष गोष्ट ए न हे सगळं आपण असं म्हणतो कि आपण. तुझी आई करते का असं whatsapp हे सगळं

म्हणजे, भैयाला पण असं वाटत कि यांना काय दाखवायचं यांना काय कळत, आणि जेव्हा लग्न आधी मी होते घरी ना मी एक एक गोष्ट दाखवायची, इथं हे झालं तिथं ते झालं, आणि त्यांना पण होता तसा त्याचा मध्ये थोडा त्यांनी सुद्धा दाखवायला पाहिजे ना असं हो, आणि तस नाईग त्यांनी त्यांनी असं दिल पाहिजे एक phone पाहिजे घरात मला असं वाटतं, कारण कि काही गोष्टी अशा होतात ना

कुठल्या movie च teaserteaser किंवा कुठली trailer किंवा काही नवीन गोष्ट पाहायची असेल तर मी mobile वर youtube लावून देते पहा यांच्यात पहा त्या यांच्या वरती t. v. वरती लावून देते आणि बगा

मोठया screen वरती पहा म त्यांनी काय होत माहित ये का एक त मुलं जे एकटे बसून mobile बगतात त नाय होत दुसरा वस्तू आपल्यला पण माहित असतं कि कुठं काय चालय कुठं काय आता खरं त news screen वरती पहा आणि म्हणजे सगळ्यत महत्वाचं म्हणजे अं tv आहे tv एक साधन आहे ज्याच्यात आपल्याला सगळ्या गोष्टी चा पण update राहतो पण फक्त जगाचा update राहतो पण घातल्याचा upadte राहण्या साठी घरातले कुठे काय आता आपले family member बाहेर राहतात. status टाकतात आणि status माझ्या मते status हि गोष्ट याच्या साठी च बनवली असेल जे काही आपल्या contact मधले लोक आहे त्याना माहित असावं काय करतोय काय नाय करत असं सगळ्या गोष्टीआता नाहीये हे लोक taxi वापरायचे. जी लोक job जातात ना म ते लोक आपल्या status मध्ये करायचे कि मी या taxi म हि ola आली कि हि uber आली या number ची आणि मी आता या number नि घरी येते म त्यांनी त्यांची safety वाढली ना गं. त्याच्या status मध्ये दहा लोकांनी पाहिलं ना हा म त्यानी त्याची safety वाढली या सगळ्या गोष्टी ये अश्या म्हणजे technology पण जे जुन्या पिढीतल्या लोकांनी म्हणजे आता कसं झालं काहींनी शिकली ती खूप च चांगली शिकली आणि काहींनी शिकली त्यांनी हात च लावले नई लावलेत हात म ते लावायला पाहिजे ना actually शिकायला पाहिजे या सगळ्या गोष्टी जुन्या पिढी त ल्या लोकांनी हि technology शिकायला पाहिजे कारण हि technology आपल्याला नंतर कामाला च येणार ये न सगळी technology उद्या सगळे आपण जे काही आहे आपलं अं काम वैगेरे हे सगळं यांच्या वर च depend राहणार आहे ना

आणि आता म्हणजे जानेवारी मध्ये अं आबांना mobile घेऊन दिला ना पप्पानी तर म्हणजे first call video call अंबाबानी याना च केला तर याना इतका आनंद झाला अंबाबानी video call केला मग किती मोठी गोष्ट ये म्हणजे माहित हि हे कसं माहित ये का हे इतकं simple असतं आणि जो पर्यंत वस्तू स्वतःची होत नई तो पर्यंत माणूस ते तंत्रज्ञान शिकत नाही कारण हि गोष्ट माझी आहे आणि हे मला शिकायचंय आता ती नाय का reliance ची add येते ती आज्जी जातात आणि ते इथे पहा काय reliance हा reliance मध्ये जाऊन बगतात ते ती किती छान म्हणजे किती अशी छन ये ती गोष्ट कि आपण तिथे जातोय आणि उगडून पाहतोय त्याच्या मुले च मग मी तुमच्या mummy ला मी तेच म्हटलं कि तू घे म्हटलं mobile काय तू updated नई मागच्या च पिढी ची ये असं नई कि तू म्हणजे शिक आणि शिकायला पाहिजे आणि माझं असं म्हण आहे कि नई काम च्या वेळेस काम करावं पण जेव्हा वेळ असेल गोष्टी पाहाव्या

नई आणि खूप असं खूप आणि असं नई होत कि आपण सगळ्या च नेतेवाइकांना रोज च phone करतो करतो का आपण रोज phone नाही रोज नाही करत प्रत्येकाला सर्वाना ज्याची त्याची काम असतात

त्यांनी असं मला वाट कि त्यांनी सगळयांनी हे जे आहे तंत्रज्ञान हे वेवस्तीत आत्मसात केलं पाहिजे त्याच्या साठी च ये त्याच्या चंगल्या साठी च ये काही वेळेस माहित ये खूप वेळेस असं पण होत की मला नाही येत त्याच्या मुले problems होतात नाही होत बऱ्याच वेळेस होत ना असं की मला करता येत नई हम्म पण असं हे होत आणि म्हणजे आता आम्ही इथे अनु ताई ते राहतात ना तर अं अनु ताई च शिक्षण फक्त नवी झालेल आणि experience च सगळं सगळं शिकल्या त्या म्हणजे मला ता असं वाट कधी कधी यांना माझ्या पेक्षा जास्त येत जास्त कळतं आणि अं शिक्षणा चा काही शिक्षणा चा काही समंध नसतो जे माणूस हे सगळं अनुभवा वरून शिकतो आणि technology चा विचार करशील त technology काही वेगळी नाहीये आपण च तयार केलेली गोष्ट ये हा बरोबर ये पण ते हळू हळू जस आता हळू जस आपण कुठे नवीन ठिकाणी जातो त तशी ती technology ये आता technology बागायचं बऱ्याच गोष्टी ची technology असते जर समजा गावाकडची लोक येतात म leaft ते चालवयच त्यांना माहित नसत दोन वेळा चालवली कि तिसऱ्या वेळा leaft चालवायला येते त्यांना येते ना चालवता त्यात विशेष असं काहीच नई म्हणजे अशी कुठली च technology नाहीये कि कुणाला येणार नई सगळ्याच लोकांना technology येते म्हणजे आणि या या येतेच त्यात असं काही विशेष नाहीये त्या मुळे जुन्या पिढी नि या सगळ्या technology त्याच्या नंतर नवं नवीन गोष्टी लावण्यपूर्ण गोष्टी शिकायला पाहिजे ना ते चांगलं ये ना असं आता तुमचे papa नई का शिकले सगळं सगळा चालवतात status करतात facebook वर post टाकतात post create करतात म्हणजे हि मोठी गोष्ट ये ना

आणि आज तर आणि आज तर papa ची online shopping होती आणि हे मला विचारत होते कि papa असं विचरतायत म्हंटल papa online shopping करताय हो! अंग म हो अंग म तस च ये न ते सगळं म्हणजे तुला मी सांगते online shopping आमचे papa पण खूप online shopping करतात मला सांगतात हे bedsheet तुला आणलं हे आणलं मुलांना हे कपडे आणले कशाला online घेता त्यांना सांगते आम्ही आहे ना online नाही तुम्ही तुमचं घ्या मी माझं घेईल online खूप असतात आता online

आणि खूप गोष्टी आणतात online म्हणजे मला कधी कधी हसायला येत ते जेव्हा असं एकदम हे करतात हा हे बग हे बग video पटवतात मला ते त्याचं नवीन निगाली ना कुठली गोष्ट त्याचं पण video पटवतात मला बग बग बग हे नवीन आलाय नवीन आलाय बग म्हणजे मला असं हसायला येत काय हे म्हणजे याना सुद्धा इच्छा रोज सगळ्या गोष्टी येतात आणि इतक्या सगळया गोष्टी माहित येत म्हणजे मोठी गोष्ट ये

चल मग चल मग ठेवते मी phone हा ठीक ये चल

Hello

का बसलो होतो match पाहत होतो match चालू होती हां कोनाचं match बघायला धोनी काय नाय महेंद्रसिंग धोनीच match चालू आहे आता CSK चा

हो महेंद्रसिंग ची कप्तानी खूप महेंद्रसिंग धोनी captan नी खूप चांगली करते त्याच्यान महेंद्रसिंग धोनी आवडतात. हां हां हां नाय धोनीत captan नी भारीच करतो ना त्यामुळे भारताला सगळ्या ICCtournament मध्ये trophy फ्या वगैरे मिळाल्यात हो बरोबरय खूप struggle केलेलंय महेंद्रसिंग धोनीन हाओ ध्वनीन अं दोन हजार TTwentyworldcup दोन हजार सहाचा TTwentyworldcup मदि पन धोनीने हे केलेलंय ना अं TTwentyworldcup मिळवून देलाय त्याच्या नंतर दोन हजार अकाराचा ODIworldcup त्याच्या नंतर दोन हजार तेराची Championstrophy धोनीच्या captan नी मदीच भारत जिंकलेलाय ना हो बरोबरय

महेंद्रसिंग धोनीची captan नीमुळं CSK बी चार वेडेस cup जिकलेली आय न हाओ chennai super king आता दोन हजार आठ पासून धोनी कप्तानी करतोय ना CSK ची दोन हजार नऊ, दहाला वक्ता नंतर अं सतरा, एकोणवीस, वीस, एकवीसला धोनीच्या captaincy मध्ये CSKcup जिंकलेली चार वेळेस त्या वेळेस पन final ला गेली ना CSK हो बरोबरय आनि धोनीच्या under मध्ये मदि जे देतात ते खूप अं perform तर करत आहेत

त्याच्या under मधी सगळे player performance करतायत किती जरी खराब जरी असला तरी पन हाओ बरोबर हम्म या वर्षी पन चेन्नई final ला गेली वाटते? हो या वर्षी अस एक वाटताय की जिंकन trophy

हाओ मंग ते तस पन आजून ते म्हनेना की आठ महिने आयेत म्हनजे nextseason आठ महिन्यान आहे IPL चा ते म्हनला की, आठ महिने आहेत म्हने मायाकडं आजून ठरवायला काय करायचंय काय retirement चा निर्नय घ्यायला

हो ते हाय पन करायला पाहिजे धोनी sir हम्म खळायला पाईजे म्हनजे धोनीची fanfollowing सगळ्याच म्हनजे भारत देशातय जिथं जिथं चेन्नईचा match होते तिथं तिथं पन म्हनजे धोनी म्हनजे आता समजा मुंबई indians च proper मुंबई ए पन मुंबई मधी पन जेवा चेन्नईचा match असलं त सगळं म्हनजे yellowarmy च होऊन जाती एवढी fanfollowing ए CSK ची CSK म्हनजे CSK चा main अं हेच आय न धोनी

हम्म महेंद्रसिंग धोनी बहुतेक match खेळायच्या आधी का आपलं ते हे football खेळात होते वाटत हां ते अगोदर football खेळायचा म्हनजी school time च्या वेळेस अं football मदि आगोदर ते goal kipring करायचा धोनी

म्हनजे मंग ते PT च teacher म्हनली की, येवढं म्हनजे हा भारी ball हे करायला त्यायला वाटलं आपन यायला cricket मदि पन उतरू शकतो आन म्हनजी त्याच्यामुळे धोनीची त्या wicketkeepingskill ए त्या football पासून develop झालेल्यात मग किती minimicrosecond दा मदि धोनी करतोय ball अन लगेच wicket ला लावतोय धोनी धोनी अं captain होता captain मुळे धोनी त्या बहुते worldcupchampionship बी आपन अं जिकलेलोय त आनि बऱ्याच अं trophy फ्या पन धोनी साहेबामुळं आपल्याला भेटलेल्या आहेत हम्म धोनीच कोनच match आवडते तुला? धोनीच हम्म मला सगळ्याच match आवडल्या सारख्याच असतात म्हनजे आवडता match कोणताच नाई की, जे आवडत नाई ते काई कारन की धोनीची एक captainship जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे

धोनीच आता अं बरच वय झालय एक्केचाळीस वर्ष वय ए वाटत त एक ए fit मध्ये पूर म्हनजी म्हनजे अस वाटत नाई की धोनी काय हाओ म्हनजे वाटत नाई पन ते fitnessgym वगैरे त्याच्यामुळ fit राहाते हम्म धोनी नंतर आपन एक पन ICCtrophy जितलो नाई ना दोन हजार अकराला धोनीच्या undership मदीच आपुन तेराला शेवटची ICCtrophy जीतलेली होती त्याच्या नंतर काहीच जितलो नाय धोनीचं तेच ए न म शांत स्वभाव खूप काई म्हनजी performance करता येतो त्याला

हम्म आं

धोनी म्हनल अं ते आता या वर्षी किती भारी team बनवली ए धोनी न underpressure म्हनजी एवढी काय भारी team नव्हती आधी

आनि धोनीचा आं अं म्हनजे जे youngfielder आहेत समजा ऋतुराज गायकवाड आहेत ते वगैरे

यायन यायनबी समजा धोनीच्या समजा captaini खाली समजा हे

हाओ जे youngplayer आहेत ते धोनीच्या under मध्ये चांगले groom होतेत ते freedom देतो धोनी तेवढं त्यांना हां म्हनजे ते म त्यायचं म्हनजे धोनी मूळ समद ते कस खेळतात

हम्म नाय म्हनजे धोनी analysis करुन येतो pitch च वगैरे कोनच्या player ला कस out करायचय आता मागच्या वर्षी मुंबई indians च जवा match होता चेन्नई सोबत त pollard ला out करन्यासाठी खूप काही त्यानं म्हनजे stratergy त्याला माहित राहाते की हा असा ball टाकला इकडं मारेल मग इकडं player ठेवायला पाहिजे धोनीच सगळं mastermind चालतंय पूना cool आहे कुनावर रागवत नाई काय नाई आनि helicopter shot पण धोनीचीच trademark ए ना हम्म बरोबर ए आनि धोनीनं बहुतेक अं अं धोनी बहुतेक हे करत होते न काय आपल काय तरी काम करत होते न हाओ ते ground वर पानी मारायचं काम करायचे चेन्नईचच ground होत मग नंतर तिथंच धोनी मदि धोनीचे वडील groundsman होते pitch ची याची काळजी घ्यायला धोनी अगोदर अं interestfull खेळायचा नंतर मंग railway तून खेळला railway तुन खेळाला मंग governmentjob भेटला होता धोनीला railway मदि TC चा अं चेन्नईच्या railway station ला

cricket साठी त्यानं ते पन सोडून डेलता TC चा job हम्म हम्म तुला धोनी बद्दल अं धोनीची बायको कुठे होती? धोनीची आदिरंगाबादची ए वाटत love marriage केलेलंय धोनी न

धोनी आता भारताचा Coach करून टाकायला पाहिजे येनाऱ्या काळामध्ये समोर

हम्म द्रविड नंतर धोनीला Coache करायला पाहिजे कारन धोनीच्या आनुभव जेवढा आहे ICCtournament मदि तेवढा भारताला कमी येईन

हां त्याच्या under मदि समजा जे खेळन ते म्हनजी भारीच performance करते मागच्या वर्षी मोहीन आली आला england च ते almostTtwenty च्या world cup च्या बाहेर होता पन त्यानं चेन्नई मदि येवढा भारी performance केलाय त त्याच directselectionengland च्या Ttwentyworldcupsquad मदि झालं performance केला त्यानं भारी इंग्लंड world cup जितका ना बुट्ट्लरच्या captaincy मदि

हां म्हनजे अजिंक्य राहाने पन out of form होता पन धोनी मुलंच अं